हाय चंद्रपुष्पा कशी आहेस? बरेच दिवस झाले इकडे दिसत नाहिये हो मी मजेत आहे, तुम्ही कश्या आहात दक्षा. मी पण मजेत आहे, चालू आहे आपलं रेग्युलर रूटीन वगैरे सगळ्या गोष्टी. अच्छा, बाकी सगळं व्यवस्थित?

मला एक विचारायचं होतं तुला, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानबद्दल काही माहित आहे काग तुला, काही आयडीया आहे का ग तुला? हो हो ....सध्या ते ओके आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान म्हणजे आरएमएसए हे असं आहे आणि एकदा दहावी..आठवी ते दहावीमध्ये सुधारणा करणे हा सरकारचा खरा हेतू आहे. हो नक्कीचं. त्यामध्ये म्हणजे शाळा ह्या पाच किलेमीटरच्या अंतरावर पाहिजे आहेत, आठवी ते दहावी या मुलांना तिथपर्यंत जाणं परवडू पण शकेल यासाठी Blank अच्छा म्हणजे चौदा ते अठरा, सरकारचं जे लक्ष आहे ते चौदा ते अठरा वर्ष वयोगटाच्या सर्व मुलामुलींना चांगल्या प्रतिचे शिक्षण प्राप्त व्हावे आणि परवडावे आणि ते मिळावे यासाठी माध्यमिक शिक्षणाचे लक्ष आहे हे.

ओके म्हणजे मुख्य सरकारचा जो उद्देश आहे तो सर्व माध्यमिक विद्यालयामध्ये हे सुनिश्चित करणे की सरकारी शाळांच्या बाबतीत आर्थिक साहाय्य स्थानिक संस्था अं...सरकारी मदत घेणाऱ्या शाळा ज्या आहेत त्या इतर नियमक तंत्रशाळांकडे भौतिक सुविधा कर्मचारी आणि इतर गरजा कमीतकमी निर्धारीत मानांकानुसार असायला पाहिजेत. हो अगदीचं बरोबर आहे. त्यामध्ये विद्यार्थांमध्ये वैद्यानिक दृष्टीकोन निर्माण करून त्याचा विकास करण्यासाठी प्रयोगशाळा निर्माण केल्या आहेत. पुन्हा ह्या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांमधिल कलागुणांना प्रोत्साहन देण्यसाठी कला व हस्तकला वर्गाची सुविधा पुरवली जातं आहे.

कोणतेही मुल, मुल आणि त्याचे लिंग, सामाजिक, आर्थिक परीस्थिती किंवा विकलांगता आणि इतर not clear माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहायला नको हे पण त्यांचं मुख्य लक्ष आहे. हो अगदीचं बरोबर आहे. आणि यासाठी ते उद्दीष्ट्य पूर्ण करतं आहेत की जास्तीतजास्त ती मुलं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणांकडे वळावित यासाठी ही खूप प्रयत्न चालू आहेत.

मुलांसाठीपण अम्म...वेगवेगळे म्हणजे सवलती दिल्या आहेत, ज्यासाठी मुलींची प्रवेश संख्या वाढविण्यासाठी शाळांमध्ये आधी स्त्रीशिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. मुलांसाठी स्वतंत्र शौचालये शाळेत निर्माण केली जातात, याकारणाने मुलींचेपण प्रमाण वाढतं आहे.

ओ...अच्छा ...अच्छा ..............................आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना अधिकाअधिक ज्ञान संपादन करण्यासाठी प्रत्येक माध्यमिक शाळेत वाचनालय सुरू केले जाईल. अभिअंतर्गत विद्यर्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांची बैठक व्यवस्था योग्यरित्या करण्य़ासाठी अतिरिक्त वर्ग खोल्या निर्माण केल्या जातील. Caughing आणि सरकार चार केंध्रावर योजना चालवते. मी त्या तुला थोडक्यात सांगते, एक माहिती साठी म्हणून. आयसीटी ऍट स्कूल्स माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना संगणक प्रशिक्षण आणि संगणकिय प्रशिक्षणात मदत हेसुद्धा एक सरकार योजना चालवतं. त्यासोबत विकलांग मुलांसाठी not clear शिक्षण आयईडीसी, राज्य सरकार आणि एनजीओंना विकलांग मुलांना मुख्य शाळांमध्ये समाविष्ट करता यावे, यासाठी सुध्दा सरकार योजना चालवतं आहे. आणि अजून सांगायचं तर तुला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलींचे वसती... वसतीगृह आणि बोर्डींग सुविधांमध्ये सु..अम्म..सढृडीकरण करणे आणि एनजीओ ला ग्रामीण भागात मुलींच्या वसतीगृह सुस्थितीत चालविण्यास देखिल अं सरकारच्या माध्यमातून ह्या योजना चालतं आहेत.

कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी जुन्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करून नवीन अभ्यासक्रम दिला जात आहे.

आणि त्यानंतर पुन्हा विज्ञान, गणित, इंग्रजी ह्या विषयांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. कौशल्यपूर्ण ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिश्रण दिले जाणार आहे. त्यासाठी हे अभियान जे आहे ते खूप मदत्त्वाचं ठरणार आहे, पुढील पिढीसाठी हो पण ह्याची माहिती ना म्ङमजे मला तरी वाटंत की सोोशल मिडीया आता खूप वास्ट आहे, तर सरकारने सोशल मिडीयावर ह्याचा जास्तीत जास्त प्रसार केला ना तर जास्तीत जास्त तळागाळातील लोकांना ह्याची माहिती पोचेल, तुला काय वाटतंय हो हो बरेच माध्या आहेत आपल्याकडे, फेसबुक, व्हॉटस ऍप ह्यावर आपल्या जाहिराती रन झाल्या

की प्राथमिक झालं की सगळे नोकरीकडे बघतात, की नोकरी मिळायला हवी, पण मुलांनी जरा अजून शिकलं तर अजून जास्त सेटलडं होतील, याकडे भर देण्यासाठी ही योजना खूप छान आहें

हो अगदी बरोबर म्हणतेय, म्हणजे काय होईल अगं ज्या लोकांना ह्या ज्या सरकारच्या काही सोयी-सुविधा आहेत किंवा जे शिक्षण अभियानाबदेदल ापण जे बोलत आहे ना तर बऱ्याच लोकांना माहिता नसतात तर त्याच्यामुळे त्यांना त्याच एक फायदा म्हणण्यापेक्षा त्या सेवेचा लाभ घेता येतं नाही, असं होऊन जातं कधीतरी. हो हो...नक्कीच. त्यामुळेचं त्यांच्यापर्यंत ह्या सुविधा पोहोचू शकतं नाहीत त्यासाठी ही प्रयत्न करण्यासठी एक मिडीयम म्हणू शकतो आपण, न्यूजपेपरमध्ये पण आपण पाठवल्या ह्या गोष्टी तर त्यांच्यापर्यंत पण नक्कीच पोहोचतील.

आणि सिक्षण अभियानाच्या काही गुणवत्तापण आहेत काही मी ते एक सांगते तुला. की मूलभूत सुविधा देणे. उदाहरणार्थ फळा, बसायला बाक म्हणजे आपण जे बेंच म्हणतो

तसेच आठवी इयत्तेतून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या, मुलांना शिकण्याची क्षमता वाढविण्यासाठी सुध्दा ब्रीच पाठ्याक्रम म्हणून हे एक नवीन सुरू झालेलं आहे

अवघडं डोगराळ प्रदेश ग्राणीण भागात शिक्षणासाठी राहण्याची सोयसुध्दा आता मिळतं आहे. आणि महिला शिक्षिका ज्या असतात, त्यांनासुध्दा आता राहण्याच्या जागेसाठी प्रथम प्राध्यान्य देण्यात येते, ह्या अभियानामधून. हो हो नक्कीच. ह्या सगळ्या सोया सुविधा लाभल्या मुलांना तर नक्कीच ते पुढे जातील आणि ापला भारत देश पण पुढे जाईल.

ह हे तर खरं आहे laugh म्हणजे मुलांना वेगवेगळ्या ह्याच्यातन स्कोप नक्कीच मिळेल. हो जवळ किलोमीटरच्या अंतरापर्यंत अगदी सायकल घेऊन किंवा चालंत जरी गेले ते ती त्यांना चांगल शिक्षण दहावीपर्यंत मिळालं तर नक्कीच ते पुढे जातील.

माध्यमिक स्तरासाठी सुध्दा त्याच्यामध्ये एक वेगळा दृष्टीकोन आणि not clear आहे हम्म्म...हो हो त्याच्यामध्ये माध्यमिक शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या उद्देश्याने यूएसई मोठ्या प्रमाणावर शाळांच्या वर्गांच्या शिक्षकांच्या नी इतर गरजा पुरवाव्या लागतील जेणेकरून शाळांची संख्या गुणवत्तापूर्ण होईल. म्हणजे शाळेची संख्या आणि गुणवत्ता वाढली ना तर नक्कीच जे क्लास म्हणते किंवा जे वर्ग म्हणतो शाळेचे ते पूर्णपणे भरायला लागतील आणि पुन्हा जे अपंग मुलं आहेत, ते पण प्रारथमिक शिक्षण घेतात पण माध्यमिक शिक्षणासाठी त्यांच्या शाळांच्या इमारती जर अपंगांच्या सोयीने बनवल्या तर ते ही त्याचा फायदा घेतील आणि त्यांना पण शिक्षण मिळेल. ह्यापण सरकारने ह्याकडे लक्ष दिले तर त्यांना पण शिक्षण मिळेल

हो आणि संस्था अंतर्गत सुधारणा आणि संस्थेचे स्त्रेत म्हणून एक सुढृडीकरण म्हणून माहिती आहे अभियानाअंतर्गत प्रत्येक राज्यात प्रशासकीय सुधारणा केल्याने केंद्र मदतीसाठी पुर्व तयार होईल, याच्यामुळे. आणि या प्रशासकिय सुधांरणांमध्ये काही गोष्टाींचा समावेश आहे ज्याच्यामुळे शाळकरी प्रशासनात सुधारणा, प्रबंधनाचे एक..एकत्रिकरण, आणि कामकाजास सुधारणा करून शाळांच्या स्तरांमध्ये सुधारणा करणे ह्यांना सोपे जाईल. तसेच तर्क संगत

मुलांमध्ये शिक्षणाची आवडं निर्णाण होईल हो आणि सरकारचा एक म्हणेजे ह्या सगळ्या गोष्टी अभियानामधून आर्थिक मदतीसाठीपण काही नमुना आहेकिंवा त्यांना बॅंकखातीसुध्दा उघडता येतं हो हो ,........नक्कीचं त्याच्यामध्ये आहे बघं, अकराव्या पोचवार्षिक योजनेअंतर्गत संघ राज्य क्षेत्रासाठी केंद्र सरकार सर्व घटकांसाठी पन्चाहत्तर टक्के रक्कम देत असते.

आणि सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यामातून अस्थित्वात असलेले वित्त हस्तातरण आणि रकमेचा उपयोग करण्यासाटी राज्या सरकर एक व्यापक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीची रचना करतो. त्यंमुळे ह्या सर्व कार्यामध्येच पारदर्शकता, कार्यक्षमता, मोजमाप आणि रकमेचा उपयोग अंतिम परीणामात निछितपणे होतो की नाही हे सुध्दा हे आर्थिक मदतीच्या नमुन्यामधून किंवा बॅंक खाते उघडल्यामुळे लक्षात येतं किंवा पाहातो येतं

त्यंनापण थोडं असा आनंद मिळेल आणि त्यांनाही शिकण्याची एक मजा निर्माण होईल, आवड निर्माण होईल. त्यामुळे पण सरकारन ह्याकडे लक्ष दिले. तर नक्कीच फरक पडेल, दोन हजार पाच अभ्यासक्रमाचे एनसीएफच्या मानदंडाप्रमाणे समीक्षा हे पण गुणवत्ता वाढविण्यासाठी चांगल होत हो तू म्हणते ते पण बरोबर आहे आणि काही विभिन स्तरा वर देखिल संसाधन संस्थेचे सक्षमीकरणाचे मी काही तुला एक उदाहरण सांगते ते सगळ्यांनाच उपयोगी राहिलं. एनसीआरटी म्हणजे आरआय...आरआयई सहित राष्ट्रीय स्तरावर एनयूअपाए आणि एनआयओएस

सामाजिक विज्ञान, मानवी शिक्षणाच्या नावाजलेल्या शालेय संस्था ज्या आहेत शिक्षण प्रशिक्षक आहे, कॉलेज, केंद्रांतील ध्यापक आहेत, विद्या शालीत, उच्च पोशित उच्च शिक्षित क्षे६ किंवा संस्था ज्या आहेत

हो हो नक्कीच मला तरी वाटतयं की हा विषय खूप मोठा आहे. तर आपण परत एकदा नक्की प्रयत्न करू ह्या विषयावर बोलण्याचा

चालेल, बोलून खूप छान वाटलं तुझ्याशी. बाय मला पण थंक्यू